कोण रोशन सर बोलताय का?

मला कृषीविषयी माहिती द्याल का? अच्छा माहिती पाहिजे होती का कृषीविषयी? हा म्हणजे, कृषीविषयी थोडीशी माहिती पाहिजे होती. कृषीपासून काय काय होतो? काय काय नाही त्याच्याविषयी. अच्छा कसं असतं माहिती एका कृषी म्हंटल की भरपूर विषय येतात त्याच्यामध्ये. जसं की तुमचा शेती विषयी माहिती येति त्याच्यात. त्या नंतर शेती क्रांती विषयी माहिती येति त्याचा मध्ये शेती क्रांती असतं , त्याच्यात बऱ्याच प्रकार असतं. एक झाला तर, कृषी शेती, क्रांती कशी असते? त्यानंतर कृषी मध्ये पीक विषयी सल्ला दिला जातो. त्यानंतर पशुसंवर्धन असता त्यामध्ये. त्यानंतर, हवामान असता त्यामध्ये. शेंद्रीय शेती कशी करायची? त्यानंतर शेतीतील नियोजन काय काय असता? त्यानंतर शेती मध्ये जोड बंग कुठला करू शकतो आपण? त्यानंतर, शेतकऱ्यांना शेतीतून कोण कोणत्या प्रकारे फायदा होऊ शकतो? त्यानंतर जोड बांध केल्यानंतर कृषी मध्ये हे पण सांगतो कि पशुपालन शेतीला हा जोड बांध असतो. कृषी आणि शेती आणि पशुपालन, त्याचामध्ये कैक साम्ये आहेत. त्याच्यामध्ये पशुसंवर्धन आहे, हवामान आहे, शेंद्रीय शेती कशी करायची? आणि नियोजनात काय काय आहे? तर पशुपालनाचा एक नियोजन असते कृषीमध्ये.

मग काही, गाई . गाईचा प्रकार येतो एक. वगैरे एक ते पण तुम्ही पशुपालन कृषी मध्ये तुम्हाला अशी माहिती पुरवली जाते.

मग तुम्हाला बाजारपेठांत गेल्या नंतर, मग अशा बऱ्याचशा जनावरांवर ऑनलाईन पण माहिती मिळू शकते. खरेदी - विक्री, शेत माल कधी विकला पाहिजे, कोणते खात बियाणे घेतले पाहिजे? त्यानंतर कोणत्या खाता मध्ये, कोणत्या धान्य मध्ये, कोणत्या ह्याचा मध्ये किती खत वापरला पाहिजे? त्या प्रमाणात कापूस लागवण , त्यानंतर बियाणं लागवड, त्याच्यानंतर अशी माहिती असते.

मला तस म्हटलं तर भरपूर माहिती असते त्याच्यामध्ये जसा कि पशुपालन

अशी मोठी होत नाहीत झाड वगैरे, त्यामध्ये तुम्ही जोड धंदा म्हणून आणखी आतमध्ये थोडीशी पेरणी करून त्याच्यामध्ये पण तुम्ही उत्पादन कमवू शकता. त्यानंतर तुम्ही कापूसचं

तुम्ही मिरची पण लावू शकता. नंतर तुम्हाला, म्हणजे उत्पन्न वाढवण्याचे हे साधन आहे. जसा कि तुम्ही कापूस लावला तर त्याचा अंतर, कापसाचा मधला, दोन कापसाचा मधला अंतर, बियाणाच्या मध्ये अंतर असता ते जवळपास तीन ते चार फुटाचा असता ते. तीन ते चार फुटाचा मध्ये जी जागा शिल्लक राहते तर त्या लाईनीमधी तुम्ही मिरचीचे पीक घेऊ शकता. हम्म्म .

आणखीन काही थोडी बहोत. तुम्हाला आणखी कशी काय काय माहिती पाहिजे होती त्याचा मधलं. नाही कृषी विषयी पाहिजे होती आणखीन थोडीशी माहिती भेटेल तर बारी होईल.

अशा प्रकारे भरपूर असते कृषी मध्ये. तर तुम्हाला त्याचा मध्ये जसा कि मी आता सांगितलं तुम्हाला शेती, त्यानंतर शेतीचे औजारे, त्याचा नंतर शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या गोष्टी तून फायदा होतो. शेतकऱ्यांना शेती विषयी म्हणजे जसा तुम्हाला लागवड केल्या नंतर त्या पिकावर तुम्ही विमा काढू शकता. विमा काढल्या नंतर, मग तुम्हाला त्याचा फायदा होतो. विमा काढल्या नंतर जर शेतीतील एखादा पीक खराब झाला तर त्या पिकावर तुम्हाला विमा मिळतो. हा हे पण अल्क कृषी मधेच येत. कृषी विभागामध्ये.